संगीतकार पण बसलेले आहेत आणि खुर्च्यांवर काही मुली पण बसलेल्या आहेत.

पुढील छायाचित्रात उत्कृष्ट असे कलर चे --

व उत्कृष्ट अस हिरवागार पटांगण या कॉलेज च दिसतय.

व एकदम घनदाट जंगल ते अस वाटतंय.

त्यांच्या पायात चपला पण नाही आहे.

सावली सुद्धा ह्या फोटोग्राफ मध्ये दिसत आहे.

तीन मुली व चार मूल दिसत आहेत.